उश्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावर मुल बसत आहेत समोर एक पांढऱ्या रंगाचा फळा लावलेला--

त्या बाजूला एक मोठस अस वडाच झाड आहे त्याच्या समोर एक--

त्याठिकाणी एक खाली जागा दिसत आहे त्याच्यामध्ये एक वाळूचा ढीग दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये एक पाण्याच छोटंसं तलाव दिसत आहे.

वरती एक पाणी शिंपण्यासाठी च एक उपकरण लावलेल आहे ते त्या शेता मध्ये पाणी शिंपत आहे.

ह्या चित्रामध्ये एक चार चाकी गाडी दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये एक मुलगा दिसत आहे त्याने लाल रंगाचा शर्ट घातलेला आहे.

त्याच्या हातामध्ये एक कप आहे त्याच्यामध्ये तो कोणाला तरी चहा देत आहे बाजूला एक चहा ठेवण्यासाठी च एक भांड आहे त्याच्यामधून तो--

आकाशामध्ये एक पक्षी उडताना दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये एक पांढऱ्या रंगाची गाडी दिसत आहे एक माणुस त्या गाडीच्या खाली --

ह्या चित्रामध्ये एक रेल्वे गाडी दिसत आहे त्या रेल्वे रेल गाडीचा कलर हिरवा आणि निळ्या रंगाचा--

ह्या चित्रामध्ये खुप सारे माणसे दिसत आहे तेंच्या आजूबाजूला दोन गाड्या चार चाकी गाड्या--

ते तीन चार तबले ठेवलेले आहे दोन तीन ढोलकी ठेवलेली आहे.

काळ्या रंगाचे टायर लावलेले आहे त्याच्या आजूबाजू बाजूला हे मोठ झाड ठेवलेल आ --

म्हणुन भाजी खरेदी करताना दिसत आहे मागे--

ह्या चित्रामध्ये एक छोटस दुकान दिसत आहे तेच्या मध्ये विविध प्रकारच्या वस्तु ठेवलेल्या आहे.

एका ठिकाणी अगरबत्या ठेवलेल्या आहेत त्याच्या बाजूला मॅगी ठेवलेली आहे.